हे दुकान खूप छान आहे व दुकान पुन्हा पोश आहे व काही व्यक्ती दुकाना मध्ये आहेत व काही व्यक्ती दुकाना मध्ये बसलेल्या--

काही बाईक मंदिराच्या परीसरामध्ये फिरत आहेत व मंदिराच्या परीसरा मध्ये प्रत्येक कुंडी मध्ये झाड लागलेलं आहे.

अ म हराळ लावलेली आहे ती हराळ पूर्ण अंगणामध्ये आहे.

त्या बिल्डींगच बांधकाम चालू आहे.

पाठीमागे काही एक भिंत बांधलेली आहे.

हे एक प्राणी संग्रालय --

या प्राणी संग्रलायामध्ये एक हरण नावाचे प्राणी आहे.

तर दुसऱ्या व्यक्तीचा हात एक त्याच्या तोंडाला मास्क लावलेला आहे.

व त्या तलावाच्या आजूबाजूला काही मेनथीचे झाड लावलेले आहेत.

या दुकानाच नाव आहे मधुबन.

दुकानाच्या वरती एक आहेत व स्वामी समर्थांचा फोटो आहे.

त्या शेतामध्ये थोडीशी जागा आहे त्या जागेवर काही पेरल--

व समुद्राच्या काठावर काही नारळाचे झाड आहेत.

हे झाड एका भेंडी वर आहेत.

व काही दुकानांचे शेड पण काढलेले आहेत.

हे फुलं झंड वाचे फुल आहेत.

जुन्या काळातील काढलेली इमारत आहे.

पिंपळा च झाड आहे दुसऱ्या बाजूने--

हि बँक आहे एस.बी.आय. बँक हिच दोन पोस्टर लागलेले आहेत.

तलावावर एक पूल आहे पुलावर एक व्यक्ती उभा आहे त्या व्यक्तीने ग्वागल घातलेल आहे.